व एक छत्री लाल कलरची दिसत आहे व काही खड्डे दिसत आहेत. काही कचरा दिसत आहे व ऑटोमध्ये एक माणूस बसलेला दिसत आहे.

एक मोठ झाड दिसत आहे. एक कुंपन दिसत आहे. झाडाखाली काही माणस बसलेले दिसत आहे. काही पिशव्या दिसत आहेत.